आह आणि ज्यांनी म्हणजे त्यांनी संपूर्ण देशात स्वातंत्र्याचे ज्वाला ज्वाला ज्वाला पण तीव्र तीव्र केली आणि शास्त्री महात्मा गांधीच्या विचारांनी प्रेरित एका गांधी गांधीवादी नेता होते त्यांनी अह सर्व सर्व अह सर्व आंदोलनात सक्रिय सक्रिय पद्धतीने पुढाकार घेतला त्यांनी एकोणीशे एकवीस मधील अह अह असहयोग असहयोग

आंदोलन आंदोलन आणि तीव्रता धरली लालबहादूर शास्त्री यांनी भारतीयांना जागृत करण्यासाठी आठ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस ला अह करो या मरो चा नारा दिला परंतु नऊ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस ला त्यांनी आपला नारा बदलून मरो नही मारोची घोषणा केली या आंदोलना दरम्यान लालबहादूर शास्त्रीना एकूण एकोणवीस ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस ला अटक करण्यात आली मग यांचे लहान मराठी शालेय शिक्षण कोणत्याही प्रकारे उल्लेखनीय नव्हते परंतु गरीब असूनही त्यांचे बालपण आनंदी होते हा आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतर लालबहादूर शास्त्री शास्त्री यांना उत्तर उत्तर प्रदेशाच्या अह संसदेचे अह सचिव बनवण्यात आले एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये म्हणजेच त्यांना त्यांना पोलीस पोलिसांनी वाहतूक परिवहन मित्र मत्री मित्रही बनवण्यात आले आणि त्यांनी पहिल्यांदा बस मध्ये अह महिला कंडक्टरची नियुक्ती केली होती हो अशा स्कूल मध्ये त्याला वाराणसी मध्ये मामा एक मामाकडे राहायचा पाठवले आला नै ना नन्हे किंवा छोटे ज्याला त्याला बसवले जाते उन्हाळ्यात उन्हाळ्यात उन्हात रस्त्यावर जळत असतात जळत असतानाही शूज शिवाय अनेक मैल चालते शाळेत जायचे हा आणि एकोणीशे चौसष्ठ मध्ये त्यांना भारताचे पंत पंत पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले होते

आणि त्यांनी अह त्यांनी दूध दूध उत्पादनात वाढ करण्यासाठी अह श्वेत श्वेतक्रांती ला प्रोत्साहन प्रोत्साहन दिले आणि भारतात खाद्य खाद्य पूर्ण पदार्थ म्हणजे वाढवण्यासाठी हरित अह हरित क्रांतीला ही प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या कार्यकाळात एकोणीशे बासष्ठ मध्ये भारत आणि पाकिस्तान सोबत एक एक आक्रमण आक्रमकता म्हणजे सामना केला आणि त्यांनी पाकिस्तान विरुद्ध

जसे जसे ते मोठे होत गेले तसे तसे लाल बहादुर शास्त्री यांच्या हरी क्रियेत जे देशाच्या स्वातंत्र्याच्या लढण्यात अधिक अधिक अधिक अधिक रस वाटू लागला आणि दहा जानेवारी एकोणीशे सहासष्ठ ला रशिया आणि अमेरिका च्या म्हणजे अह दबावाखाली लालबहादूर शास्त्री भारत-पाकिस्तान शांती अह कारभार स्वाक्षरी करण्यास तयार झाले. व महात्मा गांधीच्या भारताचे ब्रिटिश राजवटीला पाठिंबा दिल्याबद्दल भारताचे राजपुत्राची निंदा निंदा केल्यामुळे ते सुप्रभावी झाले आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती आयुब खान आणि भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची भेट रशियातील साष्टांग अह साष्टांग मध्ये म्हणजे झाली आणि असे असे म्हटले जाते की ज्यांच्या त्यांच्यावर दबाव टाकून हस्ताक्षर करण्यास सांगितले गेले आणि अकरा अकरा अकरा जानेवारी एकोणीशे सहासष्ठ मध्ये अह कराराच्या रात्री अतिशय रहस्य रहस्य पूर्ण पद्धतीने त्यांचा मृत्यू झाला आणि त्यावेळी सांगण्यात आले की अह त्यांचे मृत्यू हृदअह हृदया हृदयविकाराने झाली पण तू त्यांची जे सोशल मीडिया सोशल अह सुवाच्य विच्छेदन करण्यात आले होते हो लालबहादूर शास्त्री यांच्या यांच्या वेळी केवळ आकारा जत होते पण त्याच्या राजकीय स्तरावर नेण्याची प्रकारची त्यांची मनाची अधिक सुरू झाली होती हा आणि असे असे म्हटले जाते की लालबहादूर शास्त्री अह यांच्या भोजनात म्हणजे विष मिळवण्यात आले होते परंतु पाकिस्तान अमेरिका आणि रशिया यांच्या भीतीने भारताने त्यावेळी कोणतेही विरुद्ध कारवाई केली नाही शास्त्रीय यांचा शासन काळ अठरा महिन्याचा होता आणि त्यांच्या मृत्यूनंतर अह गुलजारी गुलजारी लाल नंदा यांना देशांचे देशाचे पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले आणि लालबहादूर शास्त्री यांना मृत्यूनंतर एकोणीशे सहासष्ट मध्ये भारताच्या सर्वोच्च नगरी समान भारतरत्न देण्यात आले आणि अह शास्त्री एक महान महान निष्ठावान आणि सत्यम व्यक्तीच्या रूपात ओळखले जातात

हो हो गांधीजींनी असहकार चळवळीत सामील होण्याचे आवाहन केला तेव्हा लालबहादूर शास्त्री सोळा वर्षाचे होते महात्मा गांधी महात्माजींच्या आव्हानात प्रती प्रतिसाद म्हणून प्रतिसाद म्हणून त्यांनी लग्न त्याने लगेच अभ्यास सोडून निर्णय घेतले या निवडणुकीत आल्याच्या पगडीचे झाल्या पल्लवी झाल्या आणि अजून ते अह त्याच्याबद्दल तर बहुत अह त्यांनी जे देशासाठी पण सगळं बहुत काही केल आहे

कुटुंब त्याला अनेक विषय विज्ञान विनाशकारी कृती वाढते त्यापासून अह त्यापासून पराभूत करू शकत नाही पण लालबहादूर बहादूरांनी मनाशी ठरवले होते की त्यांच्याजवळ असलेला सर्वांनी मायेचे योग्य एकदा ते तयार झाल्यानंतर तू कधी आहे आपला विचार बदलणार नाही कारण त्यांच्या बघायला तुमचा माणूस ब्रह्मा भागाच्या मागे

हो आणि अह त्यांच्या आईचे नाव काय काय होते

काहीतरी त्यांना हा त्यांच्याबद्दल तर त्यांनी देशासाठी पण बहुत काही केलं होतं

हो आणि अह अजून काय काय आपल्या याच्या त्यांच्याबद्दल स्वातंत्र्यानंतर जेव्हा काँग्रेस सत्तेवर आली जेव्हा वारंवार नम्र आणि जे कवी लालबहादूर शास्त्री यांना अतुलनीय किमती राष्ट्रीय संघर्ष संघर्षाच्या निश्चय अधिक ओळख होते आणि त्यांच्या आईचे नाव आणि त्यांच्या आईचे नाव अह नाव म्हणजे रामदुलारी आणि मुलांचे नाव मुंशी मुंशी मुंशी प्रसाद श्रीवास्तव होते ना

हा आणि अजून शास्त्री यांच्या पत्नीचे नाव आह अह ललिता अह ललिता देवी होते

हा आणि अजून अह आपला पंतप्रधान म्हणजे अकरा जानेवारी एकोणीशे सहासष्ठ रोजी लालबहादूर शास्त्री म्हणजे यांचे निधन येथे झालेले म्हणजे पंतप्रधान लाल लाल बहादूर शास्त्री यांचे आज रात्री म्हणजे अह दीड वाजता ताश्कंद येथे हृदय हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते ना

पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आणि लालबहादूर शास्त्री शास्त्री शांती माणसाची जीवन आणि उपलब्धी लालबहादूर शास्त्रीय अह शांती अह शांती पुरुष म्हणून ओळखले जात होते आणि अह आणि अजून स्वातंत्र्य स्वातंत्र्याचे दुसरे दुसरे पंतप्रधान म्हणून ते म्हणजे प्रसिद्ध पण आहेत जय जवान जय किसान यांच्या अर्थ म्हणजे सैनिकांनी शेतकऱ्यांचा जयजयकार अह घोषवाक्य रचना केलेल्या केल्याबद्दल ही म्हणजे त्यांना अह स्मरणात ठेवले जाते हो त्यांना त्याचा जीवा जीवा राजा होता प्रदेशांमध्ये संसदीय सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आणि लवकरच ते गृहमंत्री पदाच्यात पोचले. हा आह ते पण आहे त्याने जर म्हणजे अजून त्याने तर करण्याची क्षमता आणि कार्यक्षमता उत्तर प्रदेशामध्ये उपलब्ध बनली. हा अजून लाल बहादूर शास्त्री यांचे पंतप्रधान नऊ जून अह एकोणीशे चौसष्ठ अकरा जानेवारी एकोणीशे सहासष्ठ पर्यंत वाढले आणि पूर्वी परराष्ट्रीय व्यवहार मंत्री शास्त्रीय म्हणजे सत्तावीस मे एकोणीशे चौसष्ठ रोजी भारताचे पहिले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे निधनानंतर भारताचे पंतप्रधान बनले ना हो उन्नीशे एक्कावन्न मध्ये नवी दिल्लीत गेले आणि केंद्रीय मित्र मंत्रिमंडळ मंत्रिमंडळात अनेक अनेकाचे सांभाळले रेल्वेमंत्री परिवहन आणि दळणवळण मंत्री वन वन वणीचे आणि उद्योग मंत्री गृहमंत्री आणि नेहरू च्या आजारपण अह पोर्टफोलिओ कृषी या कृषी बाय मंत्री पण बनले आणि त्यांचा जन्म तर दोन ऑक्टोबर एकोणीशे चार मध्ये अह म्हणजे मुगलसराई वाराणसी उत्तर उत्तर उत्तर उत्तर प्रदेश मध्ये झाला

आणि त्यांचा मृत्यू अकरा अकरा अकरा अकरा जानेवारी एकोणीशे सहासष्ठ मध्ये झाला ना

हा आणि त्यांनी तर अह अजून त्यांचे नाव तर पूर्ण म्हणजे लालबहादूर शास्त्री होते ना

हा लालबहादूर शास्त्री म्हणजे स्वतंत्र भारताचे दुसरे दुसरे पंतप्रधान होते हो महत्त्वपूर्ण अह हावभाव सांग हावभाव संसदेने आणि देशाचे खूप कौतुक केलं तत्कालीन पंतप्रधान घटने वरचा संसदेत बोलायला नेहरूंना लालबहादूर शास्त्री च्या सजावटीच्या आणि उच्च उत्कर्ष गौरव केले आणि एकोणीशे सव्वीस मध्ये लालबहादूर शास्त्री यांचा काशी विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण झाले आणि अतिशय हुशार हुशार होते अभ्यासू अभ्यासू होते ते आणि त्यांचे अह विद्यापीठाकडून त्यांना पुरस्काराचा एक भाग म्हणून शास्त्री म्हणजे अह विधान ही पदवी मिळाल्याने अगदी अकरा वर्षाचे असल्यापासूनच लालबहादूर शास्त्री यांच्या महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांचा अह खूप म्हणजे प्रवाह पण पडला होता हो ती म्हणाली की मी राजीनामा स्वीकार स्वीकारत आहे कारण की ते रत्न घटनात्मक आवश्यक आणि उदाहरण स्पष्ट करेल आणि जे आणि जे काही घडले त्याला लाल बहादूर शास्त्री कोणत्याही प्रकारे जबाबदार होत म्हणून त्यांनाही

हो हो ते पण होतं आणि त्यांच्या लहानपणातील आठवणी सांगावीशी वाटणारी गोष्ट म्हणजे जवळपास दीड-दोन वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यानंतर त्यांच्या आईचे त्यांना म्हणजे हसत खेळत वाढवलं लहानपणी शाळेत

पोहता नदी पार करायचे कारण त्यांच्याकडे म्हणजे बेटीमधून अह बोटीमधून जाण्याइतके पैसे पण नव्हते आणि लाल बहादूर शास्त्री त्यांचे बालपण अतिशय गरीबच गरिबातच गेलं हो खूपच केलेल आहे त्यांनी देशासाठी

इथं मग गोष्टीचा प्रवास भेटू मग

हो बाय कृष्ण हा देवकी आणि वासुदेव यांचा पुत्र आहे यांचा जन्मदिवस हिंदू लोक जन्माष्टमी म्हणून साजरा करतात. विशेषतः गवळी या वैष्णव परंपरेमध्ये कृष्णाला सर्वोच्च देव मानले जाते. हिंदू परंपरेनुसार भाद्रपद महिन्याच्या आठव्या दिवशी मध्य रात्री कृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते, त्या दिवशी जन्माष्टमी साजरी केली जाते. gregorian calender मध्ये ऑगस्ट आणि तीन सप्टेंबर ला हा दिवस येतो. कृष्णाचा जन्म अराजक काळाच्या प्रदेशात झाला. तो असा काळ होता जेधवा छळ मोठ्या प्रमाणावर होता.

कृष्ण वासुदेव या त्याला यमुना ओलांडून माथुरेतून गोकुळात पाकन पोषण करण्यासाठी नेले. वसुदेवाचा भाऊ नंद आणि वाहिनी यशोदा हे कृष्णाचे पालक होते. कृष्णा सोबतच त्याचा मोठा भाऊ बलराम देशील अवतार घेऊन पृथ्वीवर आला होता. जो वसुदेवची पहिली पत्नी रोहीनीचा मुलगा होता. ही अख्याइका जन्माष्टमीला लोक उपवास करून, कृष्ण प्रेमाची भक्तीगीत गाऊन, अहोरात्री जागरण करून साजरी करतात. कृष्णाच्या मध्य रात्रीच्या जन्मानंतर कृष्णाच्या बाळाच्या रुपाला अंघोळ घालण्यात येते. कोडे घातले जातात नंतर पाळण्यामध्ये ठेवले जाते त्यानंतर भक्तजनांना मिठाई वाटून उपवास सोडवतात.

भारताच्या विविध भ्रांतात हा उत्सव सर्वत्र होतो. हा क्षण आजकाल विशेषतः मथुरा आणि वृंदावनात तसेच वैष्णव आणि जैन साम्प्रदाईक सामुदाय आढळणाऱ्या मणिपूर, आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, उड़ीसा, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू येथे साजरा केला जातो. या शिवाय भारतातील इतर सर्व राज्य आणि आणि संपूर्ण सिंध पाकिस्तान मध्ये देखील हा उत्सव साजरा केला जातो. गोकुळ मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथपुरी या ठिकाणी वैष्णव संप्रदायाचे वैशिष्ठ असलेली मंदिरे असल्याने तो मुख्य प्रमाणात साजरा केला जातो. उडीसा मध्ये ही दहीहंडी जत्रा आणि दही या दिवशी साजरी केली जाते. गोकुळाष्टमीच्या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे. गुजरातमध्ये

मध्य प्रदेशात आणि उत्तरी भारताच्या बऱ्याचश्या भागात पौर्णिमा नंतर मही महिना असलेले पंचांग वापरात असल्यामुळे त्या दिवशी त्यांची भाद्रपद कृष्ण अष्टमी येते. त्या दिवशी कित्येकांच्या घरी वृंदावनाचा देखावा तयार करून जन्मोत्सव साजरा केला जातो. वैष्णव लोक तर हा दिवस विशेष भक्तीने पाळतात. वृंदावन येथे या दिवशी असतो याच दिवशी कृष्णाच्या आयुष्यातील महत्वाची संकल्पना रासलीला चे सादरीकरण केले जाते. मणिपूर येथे दिवसभर उपवास करून कृष्णाची पूजा केली जाते. हनुमान मंदिर, गोविंदजी मंदिर इथे विशेष पूजा होते, जत्र भरते, लोक उत्साहाचा आनंद घेतात. अष्टमीच्या दिवशी लाऊन पांढऱ्या तिळाचा कल्क अंगाला लाऊन स्नान करतात. व्रताचा संकल्प करून देवघर लता, पल्लावांनी सुशोभित करतात त्या स्थानी देवकीचे सुटिका गृह स्थापन करतात, मंचकावर देवकी आणि कृष्ण यांच्या मूर्तीची स्थापना करतात, दुसऱ्या बाजूला यशोदा आणि तिची कन्या वासुदेव नंद यांची मूर्ती बसवितात. सप्तमीच्या मध्यरात्री संकल्प करतात आणि सह परिवार श्रीकृष्णाची सोडोपशार पूजा करतात. रात्रौ कथा, पुराण, नृत्य, गीत इतर कार्यक्रमांनी जागरण करतात, अष्टमीच्या दिवशी उपवास करतात आणि देवालाही फराळाच्या जीन्नसाचा नैवेद्य दाखवतात. नवमीच्या दिवशी पंचोपचार व उत्तर पूजा करून महा नैवेध्य समर्पण करतात. पूजा झाल्यानंतरचे कृत्य जुनी पुराण यात सांगितले आहे. कि असे या प्रमाणे पूजा करून आणि इतर स्तोत्राने श्रवण करावे.

सिंचन करावे. बाळगोपाळांनी दही, दुध, तूप, यांनी परस्परांवर सिंचन आणि लेपण केले असे भगवंता मध्ये वाचन आहे. त्या वरून असा विधी प्राप्त होतो. कृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा प्रसाद दिला जातो. उत्सवासाठी तयार केलेल्या जाणाऱ्या विशिष्ठ प्रसादाला गोपाल काला असे म्हणतात. कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषतः कोकणात आणि या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशीला दही व त्याचे सेवन करून उपवास सोडवला जातो. गोविंदा आला रे आला गोकुळात आनंद झाला असे गाणे गात अनेक लहान थोर पुरुष घरोघरी नाचायला जातात आणि दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळ काला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. त्या दिवशी महाराष्ट्र विशेषतः मुंबई उंच मडक्यात दही दुधाने भरलेला हंडा ठेऊन मानवी मनोऱ्यावरून अजून तो हंडा फोडण्याचा गोविंदा हा साहसी खेळ होतो, हा महाराष्ट्रातील एक वैष्णव लोकोत्सव आहे. श्री कृष्णाने ब्रज मंडळात गायी चरतांना आपण आपले सवंगडी आणि या सर्वांच्या शिदोर्या एकत्र करून या खाद्य पदार्थाचा काला केला आणि सर्वांसह त्याचे भक्षण केले अशी कथा आहे. या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या दिवशी एका सजवलेल्या मडक्यात काला भरून ते दोरीच्या सहाय्याने उंचावर बांधण्याची व मानवी मनोरे रचवून ही दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे. जास्तीत जास्त उंचीवर जाऊन हंडी फोडणाऱ्या गोविंदा पक्षांना आकर्षक बक्षीस दिले जातात. ज्या वेळेस गाणी, नृत्य आणि विविध कार्यक्रम होतात. बघणाऱ्यांची जाल्लोशासाहित मोठी गर्दी जमलेली असते. गोपाल म्हणजे गायीचे पालन करणारे कृष्णाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने

साखर, फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ हा कृष्णास फार प्रिया होता असे मानले जाते. श्री कृष्ण व त्यांचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर तयार करीत असत. वाटून खात असत. असे मानले जाते. याच काल्याला गवळण काला म्हणतात. हा काला तिथल्या कलावंतीनी करतात. त्यात एका मुलीला कृष्णाचे सोंग घेऊन कृष्ण लीलेची गाणी म्हणतात. शेवटी कृष्णाकडून दहीहंडी फोडवितात, हा गवळण काला दशावतारी खेळानंतर व देवस्थाना झाल्यानंतर होतो. जन्माष्टमीच्या आधी म्हणजे श्रावण वैध्य षष्ठीला बलराम जयंती असते. महावैष्णव संक्रांत ही ओडीसा राज्यातील हिंदू आणि बौद्ध बांधवांचा नाविईन वर्ष स्वागताचा महत्वाचा सन मानला जातो. यालाच संक्रांत असे म्हटले जाते. सौर कालगननेवर आधारित असलेला हा दिवस मेष या पारंपारिक महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. ग्रेगोरिअन कालगणनेनुसार हा दिवस चौदा एप्रिल ह्या दिवशी येतो. ह्या दिवशी शिवशक्ती आणि हनुमान यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले जाते. हा दिवस हनुमानाची जन्मतिथी मानला जातो. तीर्थक्षेत्री जाऊन लोक नदीमध्ये पवित्र मानले गेलेले स्नान करतात. यात्रांचे आणि मेळांव्यांचे आयोजन या दिवशी केले जाते. नारळाचे पाणी, कैरीचा रस आणि दही असलेले पेय या दिवशी आवर्जून प्यायले जाते. या दिवसाच्या संक्रांत हे नाव या पडले आहे. या दिवशी मिठाई वाटली जाते, आनंद सन साजरा केला जातो. संक्रांतीला जे पेय विशेष केले जाते त्याची कृती दही आणि दूध, साखर घालावी. त्या नंतर आंब्याचा रस, नारळाचे पाणी, वेलची पूड असे घालून ढवळावे. आवडीप्रमाणे त्यात सफरचंद, द्राक्ष, केळ या फळांचे तुकडे घालावे. सुखा मेवा घालून सजावट करावी आणि प्यायला द्यावे. हा दिवस ओडीसा राज्यातील लोक देव दर्शन घेऊन साजरा करतात. जगन्नाथपुरी येथील मंदिरात कृष्ण बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्तीची विशेष पूजा केली जाते. खेळ खेळ हे कोणते ही असो यात मनोरंजना सोबत शरीराचा व्यायाम पण होऊन जातो. खेळlमुळे शरीर मजबूत बनते. आपल्या देशात वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ खेळले जातात. जसं Hockey, TableTennisFootball, Volleyball कब्बडी, Cricket, बुद्धिबळ इत्यादी. Cricket हा भारतातील सर्वत्र सर्वात्र लोकप्रिय खेळ आहे. हा खेळ सर्वप्रथम इंग्रजांद्वारा भारतात आला होता.

Cricket चे सामने दोन तऱ्हेचे असतात, एक दिवसीय सामना व पाच दिवसीय सामना. एक दिवसीय सामन्यात दोघे Team ठरलेल्या over खेळतात आणि Match चा निर्णय पण त्याच दिवशी कळून जातो. पाच दिवसीय match लांब चालतो, यात over ची संख्या अनिश्चित असते आणि खेळlडू दररोज संध्याकाळ होई पर्यंत असे पाच दिवसा पर्यंत खेळतात. Cricket चे सामने दोन संघांमध्ये होतात. दोन्ही संघांमध्ये मध्ये अकरा अकरा खेळlडू असतात. Cricket मध्ये दोन Umpire असतात. UmpireToss करणे तसेच निर्णय देण्याचे काम करतात. Cricket खेळण्यासाठी मैदान साफ असायला हवे. Cricket भारतात, पाकिस्तान, England, West IndianWestIndies, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलँड इत्यादी देशात लोकप्रिय आहे. हा खेळ गरीब, श्रीमंत, नेता, अभिनेता, विद्यार्थी, कर्मचारी सर्वांनाच आवडतो. Cricket खेळण्यासाठी चेंडू आणि bat आवश्यक असतात. Cricket ची Match दोघे team मध्ये Toss ने सुरु होते, Match च्या over ठरलेल्या असतात. प्रत्येक Over मध्ये सहा Ball असतात, ball टाकण्याचे पण नियम असतात. जर ball wide किंवा Bounce गेला तर त्या ball ला no ball घोषित करून Batting करणाऱ्या Team ला अतिरिक्त Run दिले जातात. Batting करणाऱ्या संघाचे दोन खेळlडू Pitch वर थांबतात व Balling टाकणाऱ्या संघाचे खेळlडू संपूर्ण मैदानात चारही बाजूने उभे राहतात. नंतर Balling करणाऱ्या संघातून एक खेळlडू ball समोर batsman च्या दिशेला फेकतो. batting करणारा खेळlडू bat ने ball ला मारून चौकार किंवा षटकार मारतो. अशा पद्धतीने Run एक एक करून दोघी team batting आणि balling करतात व शेवटी ज्याचे Run जास्त तो संघ विजेतो. तो संघ जिंकतो. भारतीय Cricket संघात खूप चांगले चांगले खेळlडू खेळले आहेत, पण आजही सचिन तेंडुलकरला Cricket भगवान चे म्हणून ओळखले जाते. Cricket प्रेमीसाठी सचिन तेंडुलकर हे आवडते खेळlडू आहेत. इत्यादी अनेक कारणांमुळे मलासुद्धा क्रिकेट हा खेळ खूपच आवडतो Cricket हा मोकळ्या मैदानात खेळला जाणारा एक खेळ आहे. या खेळाला खेळण्यासाठी bat आणि ball चा वापर केला जातो. Cricket भारतीय सर्वात प्रसिध्द खेळ आहे Cricket ची Match मोकळ्या मैदानात खेळायसाठी खेळण्यासाठी आयताकृती मैदान आवश्यक असते. आता आपण दुसरा खेळ बघूया तो म्हणजे football football खेळlयच्या उत्पत्ती बद्दल म्हटले जाते की, हा खेळ चिनी खेळ सुझु सारखा आहे, व सुझु पासूनच football विकसित झाला. पूर्वी जपान मध्ये अशोका वंशाचे लोक football खेळत असत, या नंतर या खेळlचा विस्तार जगभरातील वेगेवगळ्या देशात झाला. भारतात football खेळlला लोकप्रिय करण्यामागे ज्या व्यक्तीने कार्य केले त्याचे नाव नागेंद्र प्रसाद सर्वाधिकारी आहे. त्यांना भारतीय football चे जनक म्हणून ही संबोधले जाते. नागेंद्र प्रसाद यांनी सर्वात आधी हा खेळ आपल्या मित्रांसोबत खेळला, त्या नंतर त्यांनी अनेक शाळांमध्ये या खेळlला खेळवणे सुरु केले. football खेळण्यासाठी वापरला जाणारा ball मजबूत rubber पासून बनवला जातो, यात Tight खेळlडू ला आपले संपूर्ण यात tight हवा भरलेली असते. football खेळत असताना, खेळाडूला आपले संपूर्ण लक्ष चेंडू वर ठेवावे लागते. हा खेळ दोन संघांद्वारे खेळला जातो. प्रत्येक team मध्ये अकरा खेळाडू असतात. football चे मैदान आयताकृती असते. दोघी बाजूंना net ने बनवलेले goal post असतात. प्रत्येक संघाला विरोधी पक्षाच्या goal post मध्ये ball टाकून जास्तीत जास्त goal करायचे असतात या खेळाचे काही नियम पण असतात, जसे याला football ला हात लावण्याची परवानगी नसते. ठराविक अंतरावरून goal करावे लागते. हा खेळ नव्वद मिनिटांचा असतो. आज आंतरराष्ट्रीय footballmatches सुद्धा आयोजित केल्या जातात. हा खेळ मनोरंजन आणि आनंद व शरीराचा व्यायाम व्हावा या हेतूने खेळला जातो. football खेळण्याने शरीराला अनेक फायदे होतात. या खेळात लगातार पडत राहावे त्यामुळे ज्यामुळे शरीराचं चांगले व्यायाम होते. अन्न पचन लवकर होते, व भूक पण चांगली लागते. मी माझ्या मित्रांसोबत शाळेत दररोज football खेळते. football मुळे माझे शरीर मजबूत झाले आहे व माझी रोग प्रतिकार शक्ती वाढली आहे.

आता आपण बघूया badminton badmintonbadminton खेळण्यासाठी दोन खेळाडूंची आवश्यकता असते. या सोबतच दोन Racket आणि एक shuttlecock पण लागतात. दोघी बाजूनी समान मैदान दिले जाते. मध्ये एक जाळी net म्हुणून बसवण्यात येते. racket च्या मदतीने shuttlecock ला इकडून तिकडे मारले जाते.

badminton खेळल्याने माझे शरीर तंदुरुस्त झाले आहे. अभ्यासात सुद्धा एकाग्रता वाढत आहे माझ्या मनाने आहे कि सर्वांनीच माझे म्हणणे आहे की सर्वांनीच badminton खेळायला हवे badminton खेळण्यासाठी लागणारे साहित्य गाव व शहर दोघी ठिकाणी कमी किमतीत उपलब्ध असतात. आजकाल badminton भारतात खूप लोकप्रिय होत आहे.

या खेळlचे भारतात लोकप्रिय होण्याचे अजून एक कारण असे आहे की जस जशी लोकसंख्या वाढत आहे तस-तशी शहरात जागेची कमी निर्माण होत आहे. कारण badminton खेळायला खूप कमी जागा लागते, म्हणून badminton ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. आपण दुसरा खेळ बघूया कब्बड्डी कब्बडी. कब्बडी हे कब्बडी ला खेळण्यासाठी जास्त जागेची पण आवश्यकता नसते, कमी जागेत देखील हा खेळ खेळला जातो. लहान मैदानात मधोमध एक रेखा मारली जाते. खेळाडूंना दोन संघात वाटले जाते, प्रत्येक संघांमध्ये आठ खेळlडू असतात. दोघी संघ रेषेच्या दोघी बाजूंनी उभे राहतात. आधी कोणत्याही एका संघाचा खेळlडू दुसऱ्या बाजूल जातो. विरुद्ध पक्षाच्या खेळाडूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. जर दुसऱ्या संघातील खेळाडूंनी त्याला पकडून घेतले तर तो Out ठरला जातो पण जर तो कोणत्याही एका किंवा एक पेक्षा जास्त खेळाडूंना हात लावून रेषेच्या अलीकडे येऊन गेला तर त्याच्या द्वारे स्पर्श झालेले सर्व खेळlडू बाद होतात.

ह्याला खेळण्यासाठी काही साहित्य खर्च लागत नाही, आरोग्यासाठी हा खेळ खूपच चांगला आहे. यात खेळाडूंना निरंतर पडत रहावे लागते, ज्यामुळॆ शरीराचा चांगला व्यायाम होऊ लागते माझी इच्छा आहे की कब्बडी ला शाळा व college मध्ये अनिवार्य करायला हवे. विदेशी खेळ खेळण्याच्या ऐवजी भारतीय खेळांना महत्त्व द्यायला हवे तसेच आपण पुढे बघूया आपण अं खो खो. खो खो हा प्रत्येकाचा favorite खेळ आहे. खो खो हा आम्ही नेहमी आमच्या शाळेत खेळायचो.

खो खो अं खो खो खेळण्यासाठी आपल्याला ऐकावन्न फूट खो खो हे खेळण्यासाठी ऐकावन्न फूट रुंद

अरे काही नाही थोडी मी कामात होती ना त्यामुळे तुला पाच मिनिटानंतर केला call

हम्म काय म्हणत होतीस मगाशी सांग आता. काही नाही असंच. म्हंटलं मी आता जाणार आहे. तेवीस पासून माझी परीक्षा आहे तर आता जाणार आहे तिकडे माहेरी.

हो काय? मग आईकडे कोण कोण असतात तर?